सहल म्हणले की, असलंच की, सगळी मज्जाच की, सुट्या असते. शाळेला निवात इकडं तिकडं मन लागेल तिकडं फिरायचं. हां, सुट्या असता शाळेला मस्तपैकी मज्जा करून यायचं.

श सहल म्हणलं की काय आणि काय?

चालतंय आपण सगळे पोरं पोरं जाऊया की सहलीला मग.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

नंतर phone करतो तुला.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

हां हां bye good night हा बोला

आता आराम करतोय आहे बाबा इकडे पडत आहे मी आता उशीवर. काही प्रोब्लम वगेरे आहे का ,

काही प्रोब्लम गीब्लेम नाही मस्त एसिबिसी चालू आहे चालू आहे मस्त सोडलय आता मन्टल आता हा

हा बेड वर पडलो मस्त पैकी जबरदस्त इत बसल असेल खुर्ची वर

जास्त वेळ आपण खुर्ची वर थोडी बसतो

मी पण बेड वर पडु पडु बोलो अस्तो मनल तुला. हा त मंग पडा न तिकड पडाल हे काई लॅपटॉप हि जाये मंग ते वस्तू करत बसायचं हा त ते लॅपटॉप हे तर घ्याना बेड अस बेड वर घ्यायचं लॅपटॉप आण मंग बोलायचं आता उटले तरी त्याला बेड वर मस्त पैकी ठेवायचं बोलायचं. त्या फकऱ्याला मानायचं तरास होऊलाल मला.

ह

हा आता लावतो मी बर काय TV गीवी किती तिकड

झाल ना आ ऍनाकोंडा हा

आ नको नको करू मनतो मी,

काय आहे बे आयकू येनाही बरोबर काय मनल्या तुम्ही. आता मी करू ठोकर मारली तरी

आर ते आरबळतेन ना आता मीच आळवळलो आता

आता मीच परीशान होत आहे आता

काय मनल. म्हणलं फिलिप तेई किती नाही येत. चार पॉईंट न उडवला तु

सोलरूसोडा हजारू सोडा हजार उरले अ

हव लाऊन टाका

पाचशे पाचशे खेडा ना पाचशे पाचशे होते न ते. आं

काय मनटले बर आहे का मन्लो आर काय बर हे नेणार मस्त चालू आहे.

त्यांना सांग ना पोहेगी आणून दे म्हणा आम्हाला खायला नास्ता गीस्ता.

आर होऊद्याना त ये दहा एक मिनट भूक लागली खरच भूक लागली ना हो तुमची सपत आता पनीर वाट पाहू लागला.

आ पनीर वाट पाहू लागला पनीर सूर्यो डोंगरी बाई कून आणून देलत त्याला रस माशायालाची भाजी तुमची साप तुम कसान तर विचर आहे एकच नंबर. तुम्ही रात्री बिर्याणी होती.

भाजी होती त्यामुळ मी आलो नाही वापस हव ना बरोबर आहे ते मधले नाही का. बिर्याणी गिर्यानी होती मानून

टील्या गुडिया दीदी

बस गुडिया फक्त बारीक झाली रे .

हा त इकडून या तिकडू इकडून तकडे गेलेत न तु तिकडे काय हो. तिकड काय आहे. त्यानलाच काही नाही त काय आपल्या जावळ नाहीका सगडाच भेट ना तिकड काय आहे फक्त करमू नकासन बस दुसर काय आह

आ

माया झोपच वेड नाही झाली तुल मी खातच होतो, हव का ह ताप आला मन्ते का ते त्यात त्या दिवसी तुम्ही नाही मानले का. चलो निकरो उठो असच करतो ते, आरे लय या करते लय ह्या करते. तुल बोलवलो होत माहित आहे का, तुम्ही नाही मनले का जाव सोडल यांना घरी सोडल तेवहार आला तुम्ही नाही मानल का कसे आयटम चलो उठो कस करत होती ते हा हा अरे लय ह्या करजो हलो लय हुशार होतो

माया भवान आणला काही तरी कितीन लावला घेऊन. काय रे यानी टावेल टाकून दिली abuse

आ आर काही घडी पण नाही काही काही

आस कस होयण नाही ना भया. सुधाकर ग्यालरी मध्ये ये ग्यालरी मध्ये चलो मी आता

नाही नाही अस कस आवजा येईन बाहेरचा आवाज येतो पंग पंग.

इकड बसवतो कुठ माहित आहे काय. सामोर आहे नाही का आहे ना समोर मस्त कम्बल गीम्बल

काही आयकू आयकू ये ना मला बाबा,

AC जर चालू केली ना आता गव्हा जल्दी हा AC काही हवा लागणा हो मला नाही आपल कुलर कस आहे AC पेक्षा फास्ट हा ते खर खर खर खर बडिया हे पहा इकडे एक

हा तिकडे गिलास बिलास भी भर का आता पाहिलं ते चार मिनिट काही तरी बोलाय ते याच्यामुळे नान होणार ते बोललय न मला मागव त्याला नास्ता गीस्ता आय बी ची एक नायन टी दे म्हणा तिकड नायन टी म्हणा भया

ओर्डर ओर्डर देवून टाका त्याला

नास्ता करू नको अं नंतर काय म्हणा बरोबर आहे आ काय म्हणू

आवाज

शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्ये निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन सोळाशे चौरहात्यार

आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुधल साम्राज्य गोवळकोंध्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतीवादी शक्तीशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्द लष्कर व सुसंगातील प्रशाशिकीय यांत्रेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामार्थशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्याची दागदुबी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेहि उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशकिय संघटनासह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, नायालीन अधिवेशने पुनर्रुज्जीत केली. प्रदेशातील भूभागाची इत्यभूत माहिती

व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राजकारभारत तत्कालीन रूढ असलेल्त्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत

एकत्रित आण्यास्ठीआणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी करून शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्युनंतर सुमारे दोन दशकानंतर शतकानंतर भारतीय स्वतंत्र चळवळीच्या उदयाबरोबर त्याने अधिक महत्व वाढण्यास सुरवात झाली. कारण अनेक भारतीय स्वतंत्र सैनिकांनी त्यांना आद्यराष्ट्रवादी आणि हिंदूचे नानक मानले. महाराष्ट्रच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजाचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा शिवजयन्ती म्हणून साजरा होतो. त्यांचे प्रारंभिक जीवन पुण्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्यावर एकोनावीस फेब्रुवारी

जन्म तारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वै वैद्य तृतीय सके पंधराशेएकावन्न शुक्रवार एकोनावीस फेब्रुवारी सोलाशेतीस हि शिवरायांची जन्म तारीख दोन हजार एक साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखामध्ये सहा एप्रिल सोलाशे सत्ताव्वीस वैशाख शुद्ध तृतीय हि एक जन्म तारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवजयन्ती मरणार्थ एकोनावीस फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जीजाबाईनी आपल्या बलवानपुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सलतन सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधव रावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवझरीच्या यादव राजघराण्यातील वंशांचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दाखन्नमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगरआणि गोवळकोंढा या तीन इस्लामी सल्तनती मध्ये